हे मोठे क्रिकेट चे मैदान आहे जो छोटे मुले क्रिकेट खेळताना दिसतायत आणि आजु बाजूला हिरवे गार झाडे आहेत.

माणूस बाहेर शॉपच्या बाहेर उभा आहे.

म्हणजे एक मॅडम आहे त्या ट्यूशन क्लास घेतेय म्हणजे ड्रॉइंगचा ट्यूशन क्लास आहे इथे दोन चार मुले आहेत ते त्या क्लास शिकत आहे आणि टीचर आहे.

शाळेतील मुले आहेत ते बेंच वरती बसून आपापल्या कृती सादर करतायेत जे जे त्यांना ड्रॉइंग बनवायला सांगितले आहे.